ख्रिश्चन धर्मामध्ये जे प्रार्थना करतात त्या लोकांचे हे चर्च आहे. चर्चचा कलर व्हाईट आणि त्याच्यात बोर्ड लावलेलेय.

आणि एक कौलारू घुरूसा घरासारखे किल्ला आहे.